लिबर ऑफीस कॅल्क मध्ये इमेजस निविष्ट करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण खालील बाबी शिकू
डॉक्युमेंट्स मध्ये इमेज फाइल निविष्ट करणे
उदाहरणार्थ जेपीईजी पीएनजी किंवा बीएमपी
येथे आपण उबुंटू लिनक्स व्हर्शन 1004 आणि लिब्रिऑफिस सूट व्हर्शन 334 वापरत आहोत
स्प्रेडशीट मध्ये इमेजस खालील प्रमाणे जोडू शकतो
इमेज फाइल प्रत्यक्षात निविष्ट करणे
ग्रॅफिक्स प्रोग्रॅम द्वारे क्लिपबोर्ड च्या मदतीने किंवा गॅलरी द्वारे
प्रत्येका बद्दल विस्तारीत चर्चा करूया
चला आपली personal finance trackerओडीएस स्प्रेडशीट उघडुया
प्रथम शीत 2 निवडू
आपण या शीट मध्ये इमेजस निविष्ट करूया
अगोदर सेल निवडून नंतर पिक्चर निविष्ट करणे हा चांगला सराव आहे
तुमच्या कंप्यूटर मध्ये इमेजस अगोदरच संग्रहीत आहेत तर प्रथम इन्सर्ट वर क्लिक करून नंतर पिक्चर आणि फ्रॉम फाइल निवडून निविष्ट करू शकता
आता इमेज शोधा जी तुम्हाला निविष्ट करायची आहे
मी अगोदरच डेस्कटॉप वर इमेजेस नावाच्या फोल्डर मध्ये काही इमेजस संग्रहीत केल्या आहेत
इमेज1 निवडते
आपण लोकेशन फील्ड मध्ये इमेज चे नाव पाहु
ओपन बटना वर क्लिक करूया
स्प्रेडशीट मध्ये दिसणारी इमेज पहा
एलटीपॉजेग्ट यास जोडुन आणखीन एक पिक्चर निविष्ट करू
प्रथम नवीन सेल निवडू
आता इन्सर्ट आणि पिक्चर वर क्लिक करा आणि फ्रॉम फाइल निवडा
आणखीन इमेज निवडू
आता इमेज 2 वर क्लिक करा
डॉक्युमेंट्स मध्ये इमेज जोडण्यासाठी लिंक पर्याय तपसा आणि ओपन वर क्लिक करा
डायलॉग बॉक्स मध्ये कीप लिंक बटना वर क्लिक करा
पिक्चर आता फाइल मध्ये जोडला आहे
लिंकिंग जोडणे
जेव्हा आपण फाइल लिंक करतो प्रथम हे स्प्रेडशीट चा आकार कमी करते जेव्हा ही सेव होते
त्यापासून आपली स्प्रेडशीट इमेज समाविष्ट करत नाही
दुसरे हे प्रयोगकर्ता ला दोन्ही फाइल्स स्वतंत्र पणे बदल करण्यास सक्षम बनविते
इमेज फाइल मध्ये केलेला कोणताही बदल स्प्रेडशीट मधील लिंक्ड इमेज वर प्रदर्शित होईल
आता इमेज 2चा रंग बदलू जी ग्रेस्केल मधून फाइल ला जोडली आहे
मी हा पिक्चर एडिट करण्यासाठी गिंप पिक्चर एडिटर वापरत आहे
तुम्ही तुमच्या मशीन वर प्रतिष्ठापित केलेला कोणताही एडिटर वापरु शकता
प्रथम personal finance trackerओडीएस सेव करून बंद करू
नंतर इमेज फोल्डर वर जा
इमेज 2 निवडा
आता राइट क्लिक करून ओपन विथ गिंप निवडा
गिंप मध्ये इमेज 2 उघडेल
आता इमेज ला कलर वरुन ग्रेस्केल मध्ये करूया
आता हि इमेज सेव करून बंद करूया
आता personal finance trackerओडीएस उघडू
ग्रेस्केल मध्ये इमेज 2 प्रदर्शित आहे
तरीही फाइल लिंक करण्याचा एक मोठा तोटा असा आहे की जेव्हाही ही स्प्रेडशीट इतर कंप्यूटर किंवा प्रयोगकर्ता ला पाठवायची असेल तर तुम्हाला स्प्रेडशीट आणि इमेज फाइल दोन्ही सोबत पाठवावी लागेल
याचा अर्थ तुम्हाला नेहेमी त्या स्थानाची माहीत असायाला हवी जेथे तुम्ही दोन्ही फाइल्स संग्रहीत केल्या आहेत
या इमेज ला स्प्रेडशीट च्या उजव्या बाजूस हलवू
स्प्रेडशीट मध्ये इमेज निविष्ट करण्याची आणखीन एक पद्धत म्हणजे फोल्डर वरुन ड्रॅग करणे जेथे तुम्ही इमेज संग्रहीत केली आहे आणि त्यास तुमच्या स्प्रेडशीट वर ड्रॉप करून
चला इमेज ड्रॅग आणि ड्रॉप करू
आता इमेज फाइल ला तुमच्या स्प्रेडशीट मध्ये प्रत्यक्षात ड्रॅग आणि ड्रॉप करा जेथे तुम्हाला ठेवायची आहे तेथे
तुम्ही पहाल की इमेज तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये निविष्ट आहे झाली
या बदलास CTRLआणि झ दाबून अंडू करू
आता ड्रॅग आणि ड्रॉप पद्धत वापरुन इमेज लिंक करूया
हे सुद्धा सोपे आहे स्प्रेडशीट मध्ये इमेज ड्रॅग करत असल्यास केवळ कंट्रोल आणि Shift कीज़ दाबून पकडून ठेवा
इमेज फाइल आता डॉक्युमेंट्स सह जोडली आहे
ही कॅल्क फाइल CTRL आणि स् कीज़ सोबत दाबून सेव करू
आता ही फाइल बंद करूया
आता फोल्डर वर जाऊ जेथे इमेज स्थित आहे
इमेज 3जेपीजी इमेज ला image4जेपीजी नाव देऊ जी आपण फाइल मध्ये निविष्ट केली आहे
आता पुन्हा पर्सनल फायनान्स trackerओडीएस फाइल उघडा
तुम्ही पाहत की जोडलेली इमेज आता दिसत नाही
लिंक पाथ एरर दर्शवित आहे
ही लिंक डिलीट करूया
ट्यूटोरियल थांबवून असाइनमेंट करा
कॅल्क शीट मध्ये लिंक स्वरुपात इमेज निविष्ट करून सेव आणि बंद करा
ज्या फोल्डर मध्ये इमेज संग्रहीत आहेत त्या वर जा आणि इमेज डिलीट करा
इमेज आताही कॅल्क फाइल मध्ये दर्शित आहे का उघडून तपसा
आता पुन्हा इमेज ला इमेज फोल्डर मध्ये पेस्ट करा
कॅल्क फाइल मध्ये इमेज दर्शित आहे का ते तपासा
स्टँडर्ड टूलबार च्या खाली असलेला नवीन टूलबार पहा
हा पिक्चर टूलबार आहे
पिक्चर टूलबार च्या वर डाव्या बाजूचे फिल्टर बटन इमेज चे स्वरुप बदलण्यास काही पर्याय सुचविता
CTRL आणि झ दाबून यास अंडू करू
ग्राफिक्स मोडे बटन मध्ये इमेज ला ग्रेस्केल ब्लैक एंड व्हाइट किंवा वॉटरमार्क मध्ये बदलण्याचे पर्याय असतात
पिक्चर टूलबार मध्ये इतर पर्याय आहेत जे आपण नंतर पाहुया
आता क्लिपबोर्ड वरुन इमेज निविष्ट करणे शिकुया
कीबोर्ड वरील संग्रहीत इमेजस ला तुम्ही एका लिबर ऑफीस स्प्रेडशीट मधून दुसऱ्या मध्ये कॉपी करू शकता
एक नवीन स्प्रेडशीट बनवून त्यास abcओडीएस नाव देऊया
हे आपले टार्गेट डॉक्युमेंट्स आहेत
आपल्याकडे अगोदरच personal finance trackerओडीएस फाइल मध्ये एक इमेज आहे
हे आपले सोर्स डॉक्युमेंट्स आहेत
आता सोर्स फाइल वरुन इमेज निवडा जी कॉपी करायची आहे
इमेज कॉपी करण्यास CTRL आणि सी कीज सोबत दाबा
इमेज आता क्लिपबोर्ड वर सेव झाली आहे
आता टार्गेट डॉक्युमेंट वर जा जे abcओडीएस आहे
तुम्हाला तुमचे सेव केलेले इमेजabcods मध्ये कोणत्या स्थानी ठेवायचे आहेत ते स्थान निवडा
इमेज डॉक्युमेंट मध्ये निविष्ट करण्यासाठी CTRL आणि व्ह कीज सोबत दाबा
आपण पाहतो की इमेज आपल्या टार्गेट फाइल मध्ये निविष्ट झाले आहेत
आता आपण कॅल्क गॅलरी वरुन प्रत्यक्ष इमेज निविष्ट करणे शिकू
गॅलरी मध्ये इमेज आणि ध्वनी आहेत जे तुम्ही तुमच्या स्प्रेडशीट मध्ये निविष्ट करू शकता
हे कसे करायचे पाहु
स्टॅंडर्ड टूल बार मधील गॅलरी आयकॉन वर क्लिक करा
एकांतरीत मेन मेन्यु बार मधील टूल्स पर्याया वर क्लिक करा आणि नंतर गॅलरी उघडण्यास त्यावर क्लिक करा
आता गॅलरी जे इमेज सूचीत करते त्यावर जा आणि डॉक्युमेंट मध्ये जी इमेज निविष्ट करायची आहे त्यावर क्लिक करा
गॅलरी वरुन इमेज ड्रॅग करा आणि त्यास स्प्रेडशीट मध्ये ड्रॉप करून हवे तेथे निविष्ट करा
तुम्ही पाहता की इमेजस आपल्या personal finance trackerओडीएस फाइल मध्ये निविष्ट झाले आहेत
हा पाठ येथे संपत आहे
सारांश आपण विविध पद्धतीने स्प्रेडशीट मध्ये इमेज फाइल निविष्ट करणे शिकलो
जसे फाइल वरुन क्लिपबोर्ड वरुन किंवा गॅलरी वरुन प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर चा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया कडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो
या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेतेसहभागासाठी धन्यवाद